आणि एक ब्रिज इथं दाखवलेल आहे वरती आणि खाली खूप गाड्या येथे जात आहेत.

आणि आजूबाजूला खूप द दगड इथे आहेत.

आणि त्या झोक्यावर एक पो छोटं पोरग तिथे झोका घेत आहे.

दोघं मुलगा आणि बायको इथे बसलेले आहेत आणि मागे खूप सजावट केलेली आहे.

आणि साइड ला खूप झाड आहेत.

ह्या इमेज मध्ये एक मॅरेज चा सीन दाखवलेला आहे.

त्या बिल्डिंग च्या साइड ला मोठी मोठी दोन झाडं आहेत.

शटर इथ बंद करून ठेवलेले --

आणि तिरंगा हा झेंडा इथे पकडून ठेवलेला आहे.

खूप सारे पोते इथ ठेवलेले आहेत.